काय ना वैताग आलाय बाबा. आता परत मला पाणी भरला लागणार. ते पाणी वाया घालवायला पण नको वाटतं रे. असो, बघते आता. थांब आता या फडक्याने गाळून बघते, गाळण्याने गाळून बघते. काय हे? काय करावं या प्रदूषणाला? पाणी प्रदूषण काय नि आणखीन काय. नुसतेच पाणी प्रदूषण नाही तर आजकाल पाण्याबरोबर हवा, अन्न सगळंच काही प्रदूषित यायला लागलं आहे. काय करावं बरं या वातावरणाचं किंवा निसर्गाचं किंवा माणसाचं? यावर काहीतरी वेळीच तोडगा काढायला हवा. संपूर्ण जीवसृष्टी नाहीतर धोक्यात येऊ शकते. असो, थांब जरा. आता या विषयी ना आपण थोडी चर्चा करूया. तर मला एक सांग, की प्रदूषण म्हणजे काय? आणि जल किंवा पाण्याचे प्रदूषण म्हणजे नेमके काय? सांग बरं मला यावर विस्तृत. खरच आहे. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय हे अभ्यासण्यापूर्वी आपण एकंदरीतच प्रदूषण म्हणजे काय हे समजून घेऊ. म्हणजे आपल्याला पाण्याचे प्रदूषण कसे होते हे लक्षात येईल. कारण त्याचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं प्रदूषणाचे अनेक प्रकार पडतात. तर त्याच्यातील प्रदूषणाचे चार प्रमुख प्रकार आहेत जसे हवेचे प्रदूषण, जल म्हणजे पाणी प्रदूषण, मृदा म्हणजे जमीन प्रदूषण, आणि ध्वनि म्हणजे आवाजाचे प्रदूषण. मनुष्य या सगळ्या मार्गांनी... वरील सर्व गोष्टी प्रदूषित करत आहेत. कारण त्याला त्या मोफत मिळत आहेत. त्याला कुठली काळजी नाही, खंत नाही किंवा तो त्याची काळजीही घेत नाही.

हो ना. सध्या तर जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे आणि माणसाचे दैनंदिन जीवन तर पाण्यावाचून अडून बसेल अगदी. पाणी नसले तर काय करू आपण... हा विचार जरी मनात आला तरी दचकायला होतं रे. आता मानसाच्या दैनंदिन मूलभूत गरजांमुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे. हेही तितकंचं खरं आहे. आता ही जल प्रदूषण समस्या आपल्यालाच नाही म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगाला, जगातील सगळ्या देशांना भेडसावत आहे. खरं पाहिलं तर जल म्हणजे जीवन...

खरं आहे तुझं. पाण्याशिवाय मनुष्य माणूस पशू पक्षी कोणतेही प्राणी झाडे, झुडुपे, हे जीवंत राहू शकत नाहीत.

पृथ्वीवरील निसर्गाची हानी करणारा मनुष्य हा सर्वात विध्वंसक प्राणी आहे. त्याला मोफत मिळणार् या गोष्टींची अजिबात काळजी नाही. अशुध्द पानी, हवा म्हणजे काय? तर म्हणजे प्रदूषण. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होणे, त्यापासून सर्व जीवांना धोका निर्माण होतो. ते म्हणजे प्रदूषण.

पण एकहात्तर टक्के पाणी असूनही ते एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. हाच तर मोठा गंभीर प्रश्न आहे. हो, खरच आहे. एकहात्तर टक्के पाणी आणि ते सुद्धा टिकवू शकत नाही हा मोठा प्रश्न आहे. एकंदरीत तीन टक्के गोड्या पाण्याच्या पैकी फक्त...

पिण्यास व वापरण्यास अयोग्य होते. त्याच्यामध्ये कुठलेही प्राणी, जलचर हे निभाव त्यांचा लागू शकत नाही. रोगराई पसरते. मनुष्यजातीची हानी होते.

हो ना. अगदी खरं आहे तुझं. पण बघ. आता कसं आहे की एका माणसाला जगणयसाठी दररोज किती पाणी लागत असेल आपला काही अंदाज असा आपण बांधू शकत नाही. पण तरी माझ्यामते दररोज कमीतकमी पाच लिटर तरी पाणी लागत असणार. कारण सगळीच कामं आपली पाण्यावरच अवलंबून असतात. गेल्या चाळीस वर्षात या पाण्याचा वापर जवळजवळ तिपटीने वाढला आहे.

यामधून पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळेच पाणी प्रदूषण करता आपोआप कारणं निर्माण व्हायला लागली आहेत. आता आपण जल प्रदूषणाची प्रमुख काही कारणं बघूया. लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे शहरं वाढली, ग्रामीण भागातील जनता शहराकडे धाव घेऊ लागली. शहराचा आकार प्रचंड वाढला. तिथल्या मूलभूत सोयी कमी पडायला लागल्या. मानवी वस्ती वसाहतीमध्ये टाकावू पदार्थांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. कचरा निर्माण होऊ लागला. कारखानदारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच्यामुळे कारखान्यातून निघणारे निरनिराळे विषारी द्रव्य किंवा वायु किंवा कचरा निर्माण होऊ लागला. कारखानदारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच्यामुळे कारखान्यातून निघणारे निरनिराळे विषारी द्रव्य किंवा वायु किंवा त्यातून निघणारे पाणी दूषित पाणी हे सरळसरळ कारखानदार हे नदी, नाले, ओढे याच्यामध्ये सोडून द्यायला लागल्यामुळे हे सर्व प्रकार दूषित झाले. त्याला पुढे अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये चर्मोद्योग, धातू उद्योग, रबर उद्योग, रसायनिक कारखाने, खत कारखाने, रंग उद्योग कागद उद्योग, डीडीटी कारखाने, शीतपेय उद्योग, अणूउर्जा प्रकल्प, हे सर्व उद्योगधंदे हे प्रदूषण निर्माण करणारे आहेत. ते हवेचे असो, पाण्याचे असो किंवा इतर कुठलेही असो. कारखान्यांमधून निघणार् या वायुमुळे इतर कित्येक जणांना श्वसनाचे त्रास होऊ लागले. तसेच, त्यांनी सोडलेले दूषित पाणी हे ओढे, नाले याच्यात सोडल्यामुळे... तिथले जलचर हे नष्ट होऊ लागले. आपण अनेक वेळा या बातम्या पेपर मध्ये टीव्हीमध्ये पाहत असतो. पण आपल्यात सुधारणा होत नाही. हो ना रे. आता हेच बघ ना. माहीमची खाडी किती प्रसिद्ध आहे. पण माहीमची खाडी माहितीये का मुंबईच्या केवळ सांडपाण्यामुळे डासांचे प्रचंड मोठे कोठार बनले आहे. हे तर पाणी प्रदूषणाचे एक मोठे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. याशिवाय शेतीमध्ये फवारलेली जी खते असतात ती सरल नदी नाले, विहिरी यात वाहून येतात.

शहरीकरण वाढल्यामुळे प्लास्टिक व टाकावू कचरा, काचा याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हे सर्व जाते कुठे शेवटी? तर ते कुठे न कुठे जाऊन पाण्यात मिसळते व पाणी दूषित होते. बायका कपडे धुतात. जनावरांना अंघोळी घालतात. वाहने धुतात. असे अनेक प्रकार जल प्रदूषणाचे अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे दुर्धर रोगांच्या साथी पसरतात.

स्वतःला हुशार समजणार् या मनुष्य त्यावर काही करू शकला नाही. अनेल लोकांचे जीव गेले, परिस्थिति सुधारली नाही.

हो, हे सगळं खरं आहे. हे आपल्याला कळतंय. पण कसं आहे कळतं पण वळत नाही. असं म्हणतो ना तशी स्थिति झाली आहे सध्या माणसाची. पण याचबरोबर आता आपण जल प्रदूषण अभ्यासताना काही तांत्रिक बाबी पण लक्षात घ्यायला हव्यात. त्याच्यावर काही उपाय सुद्धा करायला हवेत. होय, जल प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी एक प्रमुख पर्यावरणीय व सामाजिक प्रश्न बनला आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभ्यायांत्रिकी व संशोधन संस्था, नागपुर यांच्या सर्वे नुसार व त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार नदीचे सत्तर टक्के पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. व हीच परिस्थिति समुद्राची आहे. समुद्रात टाकलेला सर्व प्रकारचा कचरा भरती येऊन गेल्यानंतर किनार् यावर जमा होतो. प्रत्येक लाट आपल्याबरोबर मनुष्याने समुद्रात टाकलेला कचरा समुद्रात टाकलेला सर्व प्रकारचा कचरा भरती येऊन गेल्यानंतर किनार् यावर जमा होतो. प्रत्येक लाट आपल्याबरोबर मनुष्याने समुद्रात टाकलेला कचरा हो, खरं आहे. समुद्र, नदी, नाले यांचे पानी दूषित झाल्याने त्यातील सर्व वनस्पति आणि जलचर प्राणी नष्ट होत आहेत. आणि हे निसर्गसाखळीच एक भाग आहेत. होय आपण निसर्ग साखळी उध्वस्त करत आहोत. कारण मनुष्य हा एक असा एकाच प्राणी आहे जो बूद्धिजीवी आहे,. त्याला कळतं की काय करावं आणि काय करू नये.पण मनुष्य त्याचा वापर करत नाही. खरतर प्रगति व प्रदूषण हे दोघे एकमेकांची सांगड घालून आहेत. प्रगति वाढते व प्रदूषण वाढतो.

सर्व प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे. तर हे जरी आपल्या लक्षात येत असेल तर मग आता जल प्रदूषणावरील काही प्रभावी उपाय केले पाहिजेत. सरकार तर त्यांच्या तर् हेने प्रयत्न तर करतच असते. वेगवेगळे उपाय शोधून काढतात. पण ते अमलात आणणे हे आपलं काम आहे.

पाणी निर्मल म्हणजे क्षुधह राहिले पाहिजे. ह्याची आपण खूप काळजी घ्यायला हवी. पाण्याला आपण अमृत व जीवन म्हणतो. ते शुध्द्ध राहिलं तरच आपण जगू शकू. ते प्रदूषित होणार नाही याची आपण पुर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे. व पुढील सर्व पिढ्यांना चांगले व शुध्द पाणी व हवा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निसर्गातून आपल्याला मोफत मिळणार् या तसेच पाणी, हवा, जमीन, झाडे यापासून मिळणारे फायदे आपण टिकवून ठेवले पाहिजेत. त्यामध्ये वाढ केली पाहिजे. ते जोपासले पाहिजेत. व उत्तम स्थितीत पुढच्या पिढीच्या हातात सोपवले पाहिजेत. अहो, शेवटी प्रगति प्रगति प्रगति म्हणजे काय आहे? प्रगति ही कधीही हानीकारक असू नये.

हिंसक शब्द इथे अशासाठी वापरतो कारणं हा विकास हवा, पानी, अन्न सर्वकाही खराब करत आहे. तर असं विकास कामाचा नाही. तर विकास हा प्रगति आणि प्रदूषण याची योगी सांगड घातली गेली पाहिजे. व चांगला नियर्ग पुढच्या पिढीच्या हातात गेलं पाहिजे. हो रे. खरच. किती माहिती मिळाली ना. बघ, असं नुसते एकमेकांशी बोललं, विचार केले तरी आपल्याला नवनवीन उपाय सुचतात. चला, खूप बोलणं झालं. आता मला पुढच्या कामांना लागलं पाहिजे. सगळ्यात आधी पाणी भरून घेते.